म्हणजेच आपल्या महादेवाची खूपच छान अ अशी मूर्ति आहे त्याच्या आसपास खुप अ लोक दर्शन सुद्धा घेत आहेत.

आपण एका अ धरणाच्या जवळ आलो आहेत आणि अ धरणामध्ये सध्या पाणी नसल्यामुळे अ ते कोरड आहे.

आणि अ संध्याकाळची वेळ आहे त्यामुळे दृश्य हे खूपच मनमोहक आहे.

सध्या आपण एअरपोर्ट वर आलेलो आहोत अ-ज्यामधे एक विमान जे आहे ते उडण्याच्या तयारीत आहे असे आपण म्हणु शकतो त्याचे जे एअरपोर्ट चे-जे-वर्कर्स आहेत ते- तिथे अ- विमानांच--

ट्रुजेट कंपनी च हे विमान आहे आणि त्यावर खूपच सुंदर अस मोराच चित्र आपल्याला दिसून येत आहे आणि त्या बाजूला एक छोटीशी काही घर पण आपल्याला दिसत आहे.

सध्या मी एका टेकड़ीवर आलेली आहेत समोर दोन तीन प्रकारचे हिरवी चादर पांघरलेले हिरव्या झाडांची असे डोंगर आपण म्हणु शकतो पावसाळ्याच हे वातावरण--

मध्ये ओलावा आहे आणि मातीचा जो सुगंध आहे तो खूपच छान येतोय समोर पांढरे-पांढरे ढगं ही आपल्याला दिसून येत आहेत.

सध्या आपण अ विमानतळावर आहोत आणि एयर इंडियाचे विमानतळ आपल्याला दिसत आहे त्यावर --

त्या बाजूलाच आपल्याला रिलायन्स चा इंधनाचा ट्रक दिसून येत आहे.

सध्या मी डोंगरावर आलेली आहे आणि आसपास दोन तीन छोटे छोटे डोंगर आहेत आणि संध्याकाळची ही वेळ आहे.

यास्ताची वेळ आहे अ सध्या इथे कुणी ही दिसत नाही आपल्याला पण शेताच हे वातावरण आहे.

सध्या मी एका रोड वर उभी आहे ज्याच्या दोन्ही बाजूंनी खूप सुंदर आणि हिरवी अशी झाड दिसून येत आहे. रस्त्यावर दुसर कोणताही वाहन नाही फक्त एक रिक्षा आहे ज्याला टम टम ही म्हणतात.